इथे खूपच सुंदर आणि लांब सारखा रोड दिसून येत आहेत व इथे खूपच सुंदर असा--

या चित्रात असा लहानसा स्विमिंग पूल आपल्याला दिसत आहे स्विमिंग पूल मध्ये अ सहा ते सात मुले पोहताना हि दिसत आहे.

स्विमिंग-स्विमिंग पूलच्या वर क्रीम कलर चा लांबचा कापड बांधलेला आपल्याला दिसत आहे.

या चित्रात आपल्या आपल्याला एक बस दिसत आहे ही बस खूप लोकांनी भरलेली आपल्याना दिसत आहेत या चित्रात खूप काही लोक आपल्याला दिसून येत आहेत या--

हे चित्र आपल्याला एका लग्ना सारखा दिसत आहै हे कोणाचा तरी लग्नाचा आहे इकडचा जेवण खूपच घाण होता कोणी ही खाऊ न --

इथे खूप सारी सारी सारी सारी सारी बिस्किट घ्यायला येत आहेत आणि पिवळा कलर च्या शर्ट मध्ये --